व रेड कलर चा पट्टा टाकलेला आहे.

इथे एक हॉ हॉल दिसत आहे हॉल खुप छान आहे पी.ओ.पी. चे लाइटा आहेत फॅन आहेत चेअर आहेत बसायला ब्लू कलरचा ब्लू व्हाइट कलर चा असा ब्लॅक बोर्ड व्हाई--

रास्ता आहे रस्त्यावर गाडी उभी आहे. तेथे स्पीकर लावलेले आहेआजूबाजूला झाड आहे नारळाचं झाड आहे. वॅन उभी आहे तिथं टेम्पो सारखी गाडी उठी आहे. साईडला शेती आहे.